या मध्ये ब्लू कलर दिसत आहे ऑटोरिक्षा चा ब्लू रेड .

या फोटो मध्ये येथे आपल्याला दिसत आहे बो बॅनर्स लावलेला आहे त्यावरती लिहलेल आहे गुलाब जल.

या फोटो मध्ये इथे आपल्याला वाॅटर पार्क दिसत आहे वाॅटर पार्क मध्ये खेळणी तेथे खुप सारी घसरगुड्या दिसत आहेत तीन घसरगुड्या आहेत.

आणि सर्वीकडे पाणी दिसत आहे वरती पुलस आहे मोठा बांधलेला.

काही टोम टोमॅटो ला डाग लागलेले आहेत काळे काळे डाग दिसत आहेत इथे--

या फोटो मध्ये आपल्याला इथे एक गॅरेज दुकान दिसतय इथे एक म माणुस उभा आहे आणि तो गाडीच--

या फोटो मध्ये इथे आपल्याला नदी दिसत आहे आणि पुलस आहे पुलच्या खाली खुप मोठी नदी आहे तिथे --

काही ब्राम्हण पुजा करत आहेत हात जोडत आहे नरबो नदीला.

या फोटो मध्ये आपल्याला इथे मोठी अशी बिल्डींगस दिसत आहे त्याच बाजुन एका साईड ने लिहलेल आहे टाटा --

एक अ अ मुलगा बसलेला आहे आजु बाजुला झाड दिसत आहेत त्याच समोर अ तीन अ --

या फोटो मधी आपल्याला पक्षी दिसत आहे येथे तीन पक्षी आहेत एका आ रांगेवरती बसलेले गाडीवरती आणि गोल रिंगी आहे.

आणि दोन्ही साईड ला झाड दिसत वरती समोर वाॅच दिसत आहे.

या फोटो मध्ये आपल्याला इथे दिसत आहे कि बेबी शाॅ चा अ कार्यक्रमासाठी डेकोरेट केलेलं आहे इथे.

सर्वकडे झाड दिसत आहे हे हिरवीगार आणि वरती रस्ता दिसत आहे जायचा समोर समोर जायचा.

झाड दिसत आहे या पहाडावरती वरती छोटी छोटी झाड आहेत.

या फोटो मध्ये इथे आपल्याला दिसत आहे छोटे छोटे मुल खेडत आहेत त्यानी येलो कलर चे टी शर्ट घातलेले आहेत ब्लॅक कलर चे पॅन्ट्स घातलेले आहे.

आणि या मध्ये गुलाबाचे फुल आहे टाकलेले खाली झुम्बर्स लावलेले आहे यामध्ये.

अण त्या काहीतरी चिपकवत आहेत काहीतरी करत आहेत हाती फेविकाॅल ची डबी दिसत आहे.

आणि दरवाजा वर बॅंनर्स लावलेला आहे त्या वरती फोटोज टाकलेले आहेत.